मंदीरेल मंदीराला असा छान असा दरवाजा आहे दरवाजा असा निळा कलर आहे आणि नक्षी काम तर फारच छान आहे.

खाली आणि छान अशी रंगीत फरशी आहे फरशी ला वेगवेगळे कलर आहे कडने अश्या छान अश्या कुंड्या ठेवलेल्या आहेत.

इथे तीन मंदिर दिसत आहेत एक मध्ये मस्त असे मंदीराला कट्टा आहे.

वर फॅन आहे फॅन वर असा निळा कलर आहे इकडे हे--

इथ एक हॉटेल आहे हॉटेल च्या बाहेर एक वेटर उभा आहे.

त्याने तोंडाला मास्क घातला आहे हातात मोजे घातलेले आहेत.

ह्या बाजूला असे छान असे पदार्थ मांडलेले आहेत ते पदार्थाला असे काचेचे भांडे लावलेले आहे.

आणि इकडे हिरवीगार अशी झाडे पण दिसत आहेत खाली छान अशे पार्क --

आणि एका बाजूला ताक प पडलेले आहे दुसरीकडे बी ताक पडलेले आहे.

हे मेडिकल आहे मेडिकल मध्ये खुप काही औषधे ठेवलेले आहेत पुढे--

येथे एक ख्रिश्चन धर्मीयच धर्मीयांची सभा आहे.

तेथेच एक मुलगा हाताची घडी घालून काहीतरी त्याना सांगत आहे तेच्या गुलाबी तेच्या अंगात गुलाबी शर्ट आहे.

आणि इथे ह्या झाडांचा असा पालापाचोळा वाळून गेलेला दिसत आहे.

कडेलाच लाइटीचे खांब दिसत आहेत आणि इकडे आणि हिरवा--

खाली वीणा काकी संजय अप्पा सावंत पाटील असा बोर्ड लिहिलेला आहे.

ह्या त्यात वेगवेगळ्या कलर च्या लोकरी ने छान छान अशी कपडे--